एक मोठ्या मनाने त्यांची त्यांच्या कडे आज माहिती घेतात शेतकर्या विषयी. कोणची भुमिका प्रत्येक राज्यातला शेतकरी आज जरी नाराज असला तरी अं पंतप्रधान सुद्धा मोदी जी अं पवार साहेबाकडुन tips घेतात चांगल्या प्रकारच्या tips घेऊन प्रत्येक राज्यातील शेतकर्याला न्याय कसा देता येईल त्याची चांगली भुमीका पार पाडत आहे. आणि बघितलं की आपण शेतकर्याला कर्ज माफी असेल अं जे स्वमिनाथन आयोगाच्या जे scheam आहेता अं स्वामिनाथन आयोग त्याच्या ज्या सिफारीश आहे ते सुध्दा मागनी आज बघितलं आपण जोरदार चालू आहे. तर पवार साहेबानी सुद्धा त्यामध्ये चांगली मागनी केली की अं स्वामिनाथन आयोग जे आहे त्याच्यामध्ये शेतकर्याला भरिव आशी मदत मिळाली पाहिजे. शेतकरी असेल शेतकरी नुक्सान झालं. त्यामध्ये थोडी शेतकर्याची पंचनामे करुण त्यांना मदत झाली पाहिजे. हि सुरुवात मला वाटतं शरद पवार साहेबांनी केली. त्यांच्या माध्यमातुन खुप आज बघितलं की आपण भारताच्या राजकारणामध्ये चांगली म्हणजे त्यांची राजकीय सुरुवात झाली होती एकोनिसशे बेऐंशी पंच्यांशी पासुन पण खरी त्यांनी राजकीय वादी मग एकोनिसशे नव्वदच्या दशकात त्यांनी शहन्नव मध्ये काहि तरी मला वाटते. त्यांनी कॉंग्रसचा सोड चिठ्ठी देत आपले आमदार घेऊन राष्ट्रवादी कॉंगेस party राष्ट्रीय party चं भारतात राजकारणातले एक स्थान निर्माण केलं. आणि बघितलं आता राष्ट्रिय राष्ट्रिय पक्षी असुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांचे चार पाच राज्यामध्ये आमदार आहेत. आणि त्यांना चांगली मदत मिळाली संगमा मेघालय मध्ये तारीख आनुर असतील आसे बरेच त्या काळातील मोठे राजकारणी एकत्रीत येऊन त्यांनी अं चांगल्या प्रकारे राजकारणाची सुरुवात केली. अं खुप छान वाटलं मला या ठिकाणी आपल्याशी बोलताना. आपला अनुभव कसा बोलताना. शेतकरी, कामगार, मजुर, शिक्षक, मध्यमवर्गिय, दलीत, मुसलीम, मागास वर्गिय, उद्योजक व सर्व पक्षातील राजकारणी ते शरद पवाराला आपलेच असे वाटनं वाटतात.

मतभेत सगळे बाजुला करुण त्यांना ते मदत करतात. आशा या

मनाच्या नेत्याला लोकनेत्याला शरद पवार साहेब आभार आभार व्यक्त करतो. राम दुलारी बेबी आणि शारदा प्रसाद श्रीवास्तव यांनी दोन october एकोनशी चार रोजी मुघल साराय संयुक्त प्रान्त येते लाल बहादूर शास्री चे जग जगात त स्वागत केले देशातील संस्थापक महात्मा गांधी यांच्या वाढदिवस यांच्या तारखेच्या लाल बहादूर शास्री याना त्याचे सोडायचे होते कारण ते जाती यक्ती शी असमंध होते

हि पदवी देणयात अली किव्हा पवित्र ग्रंथ मध्ये खुशाल यक्ती ला शास्त्रीया या पादा शब्दा ने संबोधदिद लित जातात लाल बहादूर शास्री हे भारता चे दुरसे प्रांतप्रधान प्रतंप्रधान होते काळात त्याच्या निधना नंतर नऊ june एकोणेशी चौशष्ट रोजी त्याची या पदा वर नियुक्ती झाली त्याचे ranking दुसरे होते पण त्याचे मान बंद विशेष होते एकोणेशी सहासष्ट मध्ये या भीमराव आणि सुसंस्कृत यक्तीमत्वाला देशाची ची सर्वाचं पदवी भारतरत्न प्रदान कार्यांत अली. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या पावलावर पाउल ठेवून जाणारे ते प्रसिद्ध योद्धा होते एकोनेशे पासष्ट च्या भारतीय पाकिस्तान संघर्षां दरमायण त्यानी देशाला एकत्र आणले आणि योग्य आदेश दिले स्वात्रंच्या लढाई शास्त्री नि मरू नका पण मारू हे लोक प्रिय केले ज्या मुले संपूर्ण देशवासीन मध्ये स्वतंत्र ची आग भडकली शास्त्री एकोणीशे वीस मध्ये भारत सेवक संघ मध्ये शामील होऊ स्वतंत्र लड्यात सहभागी झाले हा एक गांधी वादी नेता होता ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आणि देशातील लोकांन च्या सेवे साठी समर्पित केले शास्त्री ची सर्व प्रकार च्या उपक्रमा मध्ये आणि उपक्रमा मध्ये सहभागी झाले या मुळे त्यांचा बराच वेळ तुरुंगात हि यक्तीत होत असे दुसऱ्या महायुध्दा च्या काळ्या भरता चा क्रांती कारी संघ अधिक तीव्र झाला एकोणीशे च्या असहकार आंदोलन एकोणवीस तीस च्या दांडीमार आणि एकोणीशे बेचाळीस च्या भारत छोडो मोहिमेतील एक प्रमुख व्यक्ती होते तसेच नेता जी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद पद ची स्थापना केली आणि त्याला दिले delhi चलो हे वाक्य आणि त्याच वेळी गांधी च्या

निवडणुकीत त्यानी पक्षा चा मोठया प्रमाणावर स्वीकार केला आणि मोठे बहुमहत्व मिळवले जवाहर लाल नेहरू च्या दुर्दयवी परवभाव नंतर शास्री जी प्रधानमंत्री झाले जरी यांच्या कार्यकाळात आवाहनात्मक होता विकसित आणि विरोधी देशांनी मिळून त्याच्या साठी राज्यकारभार अतयंत कठीण बनवला

तिनी सर्वराष्ट्र क्षेत्रमध्ये प्रमुख आणि शास्री ची उपस्तिती होती बयठिकी दरम्यान प्रमुखांनी लाल बहादूर शास्त्री परीस्ती ची माहिती दिली आणि आदेशाची हि वाट पहिली ज्याला

आणि जय जवान जय किसान हि संगे आणली ज्यांनी राष्ट्र एकत्र केले आणि भारताचा पाक वर विजय पहिला तीन वर्षा पूर्वी ची चीन नि भरला पराभूत केल्या मुळे पाकिस्थान ला त्याचा अंदाजा आला नव्हता चारशे वर्षी वेवस्ते अंतर्गत अनधान मिळवण्या साठी राष्ट्र उत्तर अमेरिकेवर अवलंबून होते एकोणीशे चौसष्ट मध्ये लाल बहादूर शास्त्री राष्ट्रा चे प्रधान मंत्री झाले तेव्हा परदेशातून अन्नचा पुरवठा करण्यात आला तथापी

या परिस्तीतून बाहेर पडण्या साठी शास्री आपल्या लोकांना एका दिवस उपाशी राहण्यास सांगितले आणि जय जवान जय किसान हे वेद वाक्य दिले देशाच्या स्वतंत्रच्या युद्ध दरम्यान लाल बहादूर शास्त्री याना भाग म्हणून वयाच्या साताराव्या वर्षी म्हणून पहिल्यान्दा अटक करण्यात अली तरीही तो किशोरवयी असल्या ने त्याला सोडण्यासास भाग पडले गेले एकोणीशे तीस मध्ये अविनय कायदे भंग चवळीच्या भाग म्हणून

लाल बहादूर शास्त्री अत्यंत सत्यवादी आणि देश भक्त होते यांची पत्नी ने स्वतंत्र चळ चळवळीत तुरुंगात त्याच्या साठी

या सर्व प्रकार मुळे त्यानी आपल्या असंतोष पत्नी ला विरोध केला शास्त्रीयाच्या मान्यानुसार तुरुंगात आलेल्या व्यक्ती नि बाहेरून कहीही खाले त ते कायदा मोडतात परिणाम परिणामी तो पत्नी च्या विरोदात्त उभा राहिला

कशी विद्या पिठातून पदवी घेतल्या नंतर त्याना शास्त्री हि पदवी देण्यात अली शास्त्रीजी जातिवादा च्या विरोदात होते म्हणून त्यानी आपले आडनाव श्रीवास्तव टाकले त्या शिवाय त्यानी लग्नात हुंडा स्वीकारण्यास नकार दिला आणि संसाराच्या हंबरड्या वरून त्यानी फक्त त्याचा समान करण्या साठी काही खाली घेतली पाकिस्तान शी पूर्ण करण्या साठी एकोणीशे मध्ये जेव्हा शास्त्री जी गेले तेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे च अकरा जानेवारी एकोणीशे साहशष्ठ रोजी त्यानी वृद्वय विकारच्या झटका आलेला बातम्या आल्या आणि त्यानी जगाचा शेवचा निरोप घेतला तथापी त्याच्या मुर्त्यू बद्दल विविध प्रश्न उत्पत्तीत होते आणि अश्या प्रकारे त्याच्या नातेवयकानं सरकारनं त्याच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागद पत्र प्रधान करण्यास सांगितले लाल बहादूर शास्री यांनी महिलाना नोकरी मिळवून देण्यासाठी आटत प्रयत्न केले परिवहन मंत्री असताना त्याना सर्व प्रथम महिलांना परिवहन उदोगात आणे आणि त्याना conductor म्हणून काम वर घेण्या चा प्रयन्त केला त्या शिवाय लाठी चार करण्या एवढी आंदोलकावर पाणी शिंपण्या साठी सला दिला जरी त्याचे वडील लहान पाणी च वारले तरी राम दुलारी यांच्या आई ला उचलावा लागला कर्ज घेल्या नंतर त्याच्या आई ने शास्त्री च्या शालेय शिक्षणाचा खरंच माधव या लेखिका यांनी च्या जीवनावर अनेक लिहिले आहे शिवाय अंग वस्त्रे कधी च समुद्रात सोडू नये ती या कल्पनेच्या दुरुस्तवर करण्या

शास्त्री जी लहान असताना ते दररोज गंगा नदी वर पोहून शाळेत जात असत एक मोठी पिशवी आणि डोक्यवार towel घेऊन

देशाचे प्रांतप्रधान झाल्यावर हि शास्त्री त्याना धक्का बुकी करणारा माणसाला विसणार नाहीआणि college मध्ये असतानी त्यानी प्रायोजिक म्हणून काढले शाळा शाळेतील शिपायांच्या हे लक्षात घेतले आणि शस्त्रीजींना हि ठळक mark दिला आणि त्याना प्रयोग शाळेतून बाहेर काढले जेव्हा ते एकोणीशे चोपण मध्ये रेल्वे मंत्री झाले आणि एक कार्यक्रमात सहभागी होण्या साठी आले तेव्हा कारण तो शास्त्री नि त्याची आठवण दिली आणि त्याना stage वर अभिवादन केले

काय चालय झाल जेवण? हो नाही आग आता नाही झाल अजून आताच मुलाला शाळेतून घेऊन आलाय तुझ झाल? हो माझ झाल जेवण जेवण का आज उपवास होता आज मंगळवार आहे णा त्यामूळे उपवास होता अच्छा आणि तास ही ते थंड झाल्या व हो मुलांना आवडतो णा ग खिचडी साबुदाण्याची आमच्या इकडे पण खिचडी आवडते पण माझे उपवास नसतात छोटी असल्या मूळे हा नाही मी आता मी तर करतच नाही मंगळवारी पण मुलांनाची शाळा असल्या वर करते म्हणजे शाळेतून आल्या वर त्यांना खिचडी ख्याला खूप आवडते. दुसर काही अच्छा काय आणखि काय चालय?

हा तर तिथे म्हणजे ते अकाउंट ओफन वगेरे झाल संगड्या गोष्टी झाल्या अं पण ते डॉकूमेंट वगेरे दिलेत आता पण ते आठ दिवसानी बोलवतात ते मग त्याच्या साठी काही म्हणजे काही इश्यू वगेरे येत आहे का अस अकचुव्हॅली काही नाही

फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड नसेल तरी सुद्धा चालतो पण तुमच्या आधार कार्ड तुमच्या कडे असेल आणि त्या जो नंबर मोबाईल नंबर जो आधार ला आहे तो जो वेरिफाय असेल हा तुमच लगेच अकाउंट ओफन होतो म्हणजे अस नाही आहे की तुम्हाला वाट पाहावी लागते किवा काय आता मी माझ्या सासूबाईच अकाउंट ओफन करायला गेलो होतो मला वाटल की फॉर्म घायाव्या लागेल हम्म म्हटल सगडी झेरॉक्स कडल्या आधार कार्डच्या त्याच्या नंतर त्यांच्या पत्याच्या म्हणजे आपल हे असत णा रेशन कार्डच्या तर हा हा तस काही लागल नाही मी गेले आणि त्यांना म्हटल मला फॉर्म हव आहे मला अकाउंट ओफन करायच आहे तर ते म्हटले कुठलअकाउंट ओफन करायच मी म्हटल सेव्हिंग अकाउंट ओफन

मग काही नाही त्यांनी लगेच ते दहा मिनिटं मध्ये अकाउंट ओफन करून दिल नंबर दिल आणि म्हणे की भरून घ्या तुम्ही हजार रूपेय पाचसे रूपेय जे तुम्हाला काही भराचे असेल ते भरा तुमच atm पोस्ट णी तुमच्या कडे येईल. आणि जर तुम्हाला चेकबुक हव असेल तर इथे ऍप्लिकेशन करा सासुबाईला चेकबुक नको होत त्यांनी केल लगेच अच्छा म्हणजे साधारण पणे पंधरा विश मिंट चा वेळ लागला. बग गावा कडे काय करतात आहे मी आता महाराष्ट्र बँककेच अकाउंट ओफन करायला गेले होते तर हो त्यांनी डायरेक्ट फॉर्म दिला मग तो फॉर्म घेऊन सांगितले की तुम्ही भरून आणा तुम्ही त्याला दोन फोटो तुमचे साइन वगेरे आणि डॉकूमेंट मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड ची झेरॉक्स, पासपोर्ट, आधार कार्ड वगेरे अस सगड तुम्ही घेऊन या म्हणे. मग मी ते सगड जॉयन करून गेले तिथे तिथे त्यांनी साइनवगेरे करायला सांगितली मग ते साइन वगेरे करून दिल तर त्यांनी सांगितल की तुम्हाला पाचसे रूपेय म्हणजे सेव्हिंग अकाउंट बॅलेनस ठेवावा लागेल.

जर नाही ठेवल तर मायनस मध्ये जाईल आणि मग तुम्हाला कुठली फॅसिलिटी हवी असेल SMS ची किवा ATM ची तर त्याला फाहर यानम तुम्हाला चार्जेस लागतात म्हणजे जर SMS तुम्हाला जर पाहिजे असतील

नुसते पैसे कटणार ते तिथून तर आता प्रधानमंत्री जीवन विमा तुम्हाला घ्यावा लागणार तिथून चारसे सत्तावीस रूपेय हा काही तरी चारसे सतत्यातर रुपेय ते कॅट करणार वर्षाचे दोन अच्छा लाखाचा विमा मिळणार

केल हम्म आणि परत मग म्हणे की ठीक आहे फॉर्म आम्ही घेतला आहे आढवडा लागेल म्हणे आढवडयाणे अकाउंट ओफन होईल म्हणून मग तेच मला थोडस हे वाटल की बाबा आता सगड ऑनलाइन झालय आणि मग त्यांनी आढवड्या साठी सांगितल मी म्हटल तुला विचारव काही प्रोभलेम वगेरे आहे म्हणून नाही आहे नाही नाही अकचुवल्ली हे पहिल्यांदा मी आयकल आहे बँक ऑफ महाराष्ट्रच माझ पण मी पण फॉर्म भरूनच बँक ऑफ महाराष्ट्रच अकाउंट ओफन केलय पण स्टेट बँक मध्ये किवा बँक ऑफ इंडिया जिथके आता मी पाहाले आहेत णा सेनट्रल बँक ऑफ इंडिया त्यांनी खूप फासट केली ही सर्व्हिस अकाउंट ओफनिंगची म्हणजे जर तुमच आधार असेलणा तुमच हम्म लगेच अकाउंट ओफन होतो आता मेबी काय असतं माहिती आहे का प्रतेक बँक केची ही प्रोसेझर असते संगड्या गोष्टीची आणि मग त्या ते प्रोसेझर किवा तो प्रोटोकॉल फॉलो करतात त्यांना जो वरतून दिला जातो काही बँक णी हा अजून पेपरलेस वर्क नाही केल्या तर स्टेट बँक णे माझ्या मते सगड पेपरलेस सुरू केले आहे पण त्यांनी माहिती आहे त्यांनी फॉर्म म्हणजे अं फॉर्म नाही दिल पण त्यांनी तो फॉर्म ची प्रिंटआउट काडली सओ आधार ला त्यांनी जे केल णा त्या फॉर्मची त्यांनी प्रिंटआउट काडली आणि त्या प्रिंटआउटला सुद्धा त्यांनी त्या आधारची झेरॉक्स जोडली त्याचा नंतर त्या फॉर्मला फोटो लावले आणि मग ते फॉर्म ठेवला आहे म्हणजे त्यांनी काय केल ऑनलाइन फॉर्म भरून घेतला आधार नंबर टाकून त्याच्या नंतर हा जे काही डॉकूमेंट आले त्याच्या वरती त्यांनी शया पण घेतल्या मम्मीच्या

त्यांनी नंतर हे केल होत म्हणजे तो फॉर्म अं प्रिंटआउट काडली त्या फॉर्म प्रिंटआउट ला फोटो चिटकवले आणि ते फोटो चिटकवून मग परत सही घेतली मग मला हाच प्रशन होता इथे तुमच पेपरलेस आहेत पेपरलेस मध्ये काहीच पेपर नको आहेणा हो पण तस नाही नाही अकचुव्हॅली मध्ये काय करतात णा की काही काही कस होत कॉम्प्युटरचा जो डेटा आहे तो कधी कधी हायक होतो किवा कोणी कोण कडून काही बटन वगेरे दबल तर तो डिलिट हून जातो त्या साठी मग काय करतात आहे की प्रिंटआउट कडून ते गोडाऊनला परत ते फाइल्स तयार करून ठेवतात अस करतात. मी म्हणजे एक काढलय इंटरन्याशानल म्हणजे न्याशानल बँक के मध्ये काढल आहे तर तिथे हा माझ वर्क डे मध्ये लगेच झाल पण इकडे गावा कडच मला काही माहीत नाही णा ग म्हटल तुला जर अकचुव्हॅली कस असत माहिती आहे का काही वळेस रांझ पण प्रोब्लेम असतो गावा कडे ते करत असती डेटा म्हणजे पेपरलेस असेल त्यांच्या कडे पण बऱ्याच वेळा लेइट त्याच्या नंतर इलेक्ट्रीक त्याच्या नंतर अं इंटरनेट हया संगड्या गोष्टी एवलेबल नसल्या तर ते तर ठेवतात माझ्या मध्ये कच ठेवतात अन बऱ्याच वेळा अस होत णा ग की नाही एवलेबल पुन्हा एमर्जन्सि पैसे पाहिजे असे पण हा शिन होतात बऱ्याच वेळा त्या मूळे ही कधाचीत सुविधा गावा कडे असि सिस्टम असि चालू ठेवली असेल पण माझ्या मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा फ्रॉम आहे पण मी आता मध्ये विचारल का मी हा फ्रॉम जातो मला अकाउंट ओपन करायचा आहे म्हटल यांना जोडून मी माझ्या अकाउंट ला पण मग नंतर हे म्हणे जाऊदे नको काही नकोकाही गरज नाही थंब वगेरे घेतल बोले झालय सगड अकाउन्ट तुमचा आठवड्या भरात ओपेन होईल आणि त्यांनी सांगितल की ATM तुमच डायरेक्ट तुमच्या जो एड्रेस आहे त्याच्या वर येईल.

तर तुम्हाला बँकेतच याव लागेल पासबूक आम्ही ऑनलाइन पाठवत नाही किवा कुरियर णी वगेरे पाठवत नाही म्हंटले तर तर ठीक आहे चालेल आणि महाराष्ट्र बँकेचा अजून काही ऑनलाइन आप वगेरे पण नाही त्या मूळे तर तो आला आहे महाराष्ट्र बँकेचा आप आहे आला आहे का आता सध्या हो महाराष्ट्र बँकेच ऑनलाइन आप पण आला आहे खूप साऱ्या गोष्टी पण आता आक्चुअल्ली प्रतेक बँकेच ऑनलाइन आप करून काय करायचणा ग हा पण प्रशन आहे णा आपल्या मोबाइलमध्ये जागा तर राहली पाहिजे की आपल आपले पहिले वॉट्सअप त्याच्या नंतर आणखि दुसऱ्या गोष्टी आणि ऑनलाइन आपची रिस्क पण आहेणा ग खूप डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होतात केला मोबाइल हॅकक केला पण माझ्यातून तस तर सगड त्या मध्ये नॅशनल बँक मध्ये कडलेल आहे की नाही त्या मध्ये कस सेव्हिंग अकाऊंटमाझ वन डे मध्ये ओपेन झाल आणि शिव्या तर त्या मध्ये कस अडीच हजार रूपेय बेसिक ठेवायचे

सिक्स मंथ म्हणजे सेव्हिंग अकाऊंट ला नाही तर तुम्हाला चार्ज लागणार मग तो ATM चार्ज वेगड SMS क्वार्टरली चार्ज वगेरे वेगडा घेतात. अन पण सर्विस वगेरे छान आहे अगदी म्हणजे इसेली सगळ्या गोष्टी ट्रान्सफर ट्रान्झॅक्शन वगेरे RTGSNEFT वगेरे इसेली हून जातो त्या मूळे येवड काही वाटत नाही वगेरे दयाला आणि सेव्हिंग अकाऊंट मध्ये कसा बॅलेन्स आपल्या ठेवयाला पण बरा पडतो णा

आणि आपण जाऊन करायच म्हटल तरी पण कॅश अवेलेबल नसेल एखादा अँप आपण इन्स्टॉल केला तर त्या थ्रो आपण सेव्हिंग अकाउंट मधले पैसे ईसिली ट्रान्सफर करू शकतो ट्रान्सॅक्शन करू शकतो. हो हो तस काही नसत नेट बँकिंग आहे णा ग नेट बँकिंग हा पण ऑप्शन आहे की अस नाही का होत नाही आहे आणि थोड्या फार गोष्टी साठी UPI आहे UPI णी पण आपण पैसे इकडचे तिकडे करू शकतो म्हणजे आज कालत अस झालय णा की थोड्या फार प्रमाणा मध्ये संगड्या प्रकारच्या संगड्या गोष्टी आपण वापरू शकतो आणि सेव्हिंग अकाउंट मध्ये आता हे आहे म्हणजे आणि आता हे इजी पण झाले मुलांचे पण निगतात णा ग चौदा पंधरा वर्षाचे मुलांचे पण निगतात शाळेच्या मुलांचे शाळेतल्या हो मुलांची ती स्कॉलरशिप येते णा हो स्कॉलरशिप साठी किवा कुठल्या याच्यासाठी म्हणजे शाळेतले काही काही ट्रान्सॅक्शन करण्यासाठी मुलांना कम्पलसरी अकाउंट ओपन करायलाच सांगतात. हो करायलाच सांगतात एक तर फी जमा करण्यासाठी सुद्धा काही वेळेस काय होतो णा जो तो फ्रॉम देतात णा तेव्हा मग मुलांच नाव असत मग हा ते सगड कॉम्प्लिकेशन हून जात मग ते RTGS वगेरे करायच NEFT करायच ते मुलांच्या अकाउन्ट मधून करतात थोड मूल मोठी झाली का तर हो मला येवड नाही माहिती ते सारख सारख आम्हाला मेसेजेस येतोय मुलांच्या अकाउन्ट नंबर पाठव मी म्हटल मुलाचा नाही आहे वाडलंचा अकाउन्ट नंबर आहे मला ते पण काही समजत नाही आहे म्हणजे ते सुद्धा करणे आम्हचे मूल तर लहान आहे.

ते काय करतात माहिती आहे म्हणजे बेबी अकाउंट पण कडतातय त्याला काय म्हणतात बर हो बेबी अकाउंट काही तरी बरचअस काही तरी बरच अस त्याला नाव आहे बालक अज्ञान असतो हा आणि मग संज्ञान पालक अज्ञान बालक आणि संज्ञान पालक आस अकाउन्ट निगत हया दोघांच अस अकाउन्ट निगतात णा निगतात पण त्याला काय होतय की आईच किवा वडिलांच जे संज्ञान आहे त्यांच एक अकाउन्ट जोइंड कारव लागत जेणे करून तो संज्ञान होई पर्यंत त्याच्या अकाउन्ट चेसगळे व्यवहार जे म्हणजे जो कोणी जोइंड असेल आई किवा वडील ते चेक करतील किवा ते हॅंडल करतील हो हो मग असच असत पण ऐक्चुली आता हे सगळं इतकं रिस्की झालय पहिले सोपं होत मुलांना काय हॅंडल कराल दयाव आणि मग मुलांच्या हातून काय व्हाव ह्या सगळ्या पण रिस्क आहे णा बे हया सगळ्या गोष्टीत पुढे फार प्रमाणे पैसे आले मुलंनी वेगवेळे केल त्या मूळे सेव्हिंग अकाउंट मुलांच नको अस माझ प्रामाणिक मत आहे सेव्हिंग अकाउंट अटेंशन पाहिजे की ज्याना थोडे फार पैसे बचत आता बचत खात्याच नाव त्याच काय आहे बचत खात म्हणजे खात जेव्हा उगडल तेव्हा ते बचत खात तर सेव्हिंग अकाउंट मूड जी कन्सेप्ट होती सुरवातीला बचत खात्याच माझ्या कडे काही कॅश तर जर मी गहाण ठेवली तर मी खर्च करेल किवा माझ्या कडे आहे तर मी खर्च करेल हा माझ्या तर ती थोडी थोडी कॅश आपण बँक जाऊन जमा कऱ्याची आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ती परत काड्याची असच कन्सेप्ट आहे णा त्याच्या बचत खात्याचा हो हो पण आता कस झालय आता खातच इकड हे बग पगाराला खात लागत सॅलरी अकाउन्ट लागत त्याच्या नंतर कुठ ही जा आपल्याला खात लागत आपण FD करायला जा RD करायला जा ते पहिले विचारतात तुमच सेव्हिंग अकाउंट आहे का ठीक आहे? किवा मग तुमच तुम्ही जीवन विमा घेत आहे तर त्यांना चेक बुक लागतो तुमच्या सेव्हिंग अकाउंटचा चेक दया म्हणजे तस पाहिल तर सेव्हिंग अकाउंट सगडी कडे गरज आहे म्हणजे एक प्रकारच ते झाल आहे ते आपण एखदय ठिकाणी जाताणी पाहाच लागतो णा

फार झाले सेव्हिंग सेव्हिंग अकाउंट झालेय म्हणजे तुम्ही तुम्हाला इंश्योरेंस घ्यायच आहे त्यात

हो लागत असेल णा ऐक्चुली रिपाइट होतो णा माणूस सेव्हिंग अकाउंटणी म्हणजे कस होतो माहिती आहे का जे तुमचे डॉक्यूमेंट आहे पूर्वी काय वाहयच आधार कार्ड जेवा नोव्हत तेव्हा तुमचे डॉक्यूमेंट नीट तपासले जायचे ते तपसणी बँक के चे लोकच तपासायचे काही वेळेस तुला माहिती आहे हे पोलिस कडन पण तपासून घ्यायचे हे लोक पूर्वी जस हो आता तु दिल आहे तुझा पत्ता आणि तुझ नाव दिल आहे मग ते पोलिस नाही सापडल कोणाला किवा नाही समजल पोलिसला विचारचे हाय जागेवर हा माणूस राहत होता पाहा तुमच्या रेकॉर्ड मध्ये मग तो हवालदार जाऊन तिकडे चौकसी करून याचा हे असे पण सीन झाले हे कश्या साठी व्हायचं माहिती आहे पूर्वी हे लोन द्यायचे णा ग लोकाना मोठे मोठे लोन दयाचे कर्ज दयाचे ते कर्ज देण्यासाठी हया सगळ्या गोष्टी तपसल्या जायच

बँक केत येतात का ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या जातात नाही तर मग कया त्याच्या काही अस हे नाही आहे पण म्हणजे

आणि त्याच्या हो हो जास्त सोय थोडी म्हणजे आपण बचत आपण बचत करण्यासाठी जे बचत खाते आहे आणि बचत खाते पण अस की तुम्ही केलेली बचत नंतर तुम्हाला वापरता येईल आता बाकी पण दुसरे ऑप्शन आहेत णा तुम्ही RD खोलू शकतात तुम्ही आणखि पोस्ट अल्बबचत करू शकतात तुम्ही पोस्ट मध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेऊ शकतात व आणखि बोत काही करू शकतात पण ती जी बचत आहे तुम्हाला नंतर उपयोगी पडेल तेव्हा तुम्हाला ती कडता आली पाहिजे म्हणून ती बचत आहे नाही बाकीच्या बचत जे आपण यूज करतो त्याला एक काला वाधी असतो हा त्या कालावधी नंतरच आपण यूज करू शकतो किवा त्या कालावधी नंतरच आपण त्याला कडू शकतो पण सेव्हिंग अकाउंट च तस नाही आहे एनीटाइम अन्यव्हेरे आपण कधी ही यूज करू शकतो.

जर आपल्या कडे आप असेल तर आपण विथआउट बँक जाता आपण कुठून ही ट्वेंटी फोर हॉर्स मध्ये कधी ही सेव्हिंग अकाउंट यूज करू शकतो हो हो म्हणजे ते ते बेस्ट ऑप्शन आहे म्हणा सेव्हिंग अकाउंट मला ते खूप आवडल हो हो त्या मूळे त्याच येवड काही वाटत नाही अं सेव्हिंग अकाउंट मध्ये काही हे करायला फक्त येवडच की गावा कडे कडल होत म्हणून थोडस मला अस मला वाटत होत की बाबा त्यांनी आढवडा सांगितलं मग काही इश्यू वगेरे आहे का म्हटल एकदा तुझ्या कान वर घालाव वर तुला गावा कडच जरा जास्ती नाही नाही तसे काही इश्यू नाही ऐक्चुली हे सगड इथक वेवस्थित आहे सेव्हिंग अकाउंट च आणि पेपरलेस केल्या मूळे सिस्टम इतक्या फास्ट आणि चांगल्या आहे म्हणजे खर पहाल की आपल्या साठी वरदान आहे माहिती आहे. आता तु मला सांग इतकी छोटी मूल आणि सगड घेऊन आपण कस कुठ जायच बँककेत किती वेळा जायच बँककेत आणि कस कस ओपरेट करायच हा महत्वाचा प्रश्न असतो पैसे टाकायला तर कुणाला ही सांगू शकतो पण आपल्या ला जर स्वताला कड्याचे असतील किवा पहिजे असेल तर UPI णी कश्याणी म्हणजे UPI णी नेत बँकिंग णी आपण आपल्या पैस्यायांचा व्यवस्तीत उपयोग करू शकतो.

म्हणून हे बचत खाते खरच महत्वाचे आहे. त ऐकणा मी काय म्हणते कोण चालेल मग ठेवू का मग मी आता हो चालेल चालेल ठीक आहे बाय काय मग सागर मी अस ऐकलं की तुमच शेवटचं Semester चालू आहे आणि तुम्हाला Project करायच म्हणे. पहिले पहिले काही नाही वाटत रे जस जशी तारीख जवळ आली ना Date जवळ आली ना त्याची त अं अस खूप अस एकदम त्रास व्हायला लागला रे मानसिक अस एकदम Tension यालला लागल की कस होईल कारण Company वाले त आजुन Training च चालतीय आमची

अरे हो आम्ही करायचा. आम्ही केला थोड काम केल पण आमच जे तिथले शिक्षक आहे ना.

जे खुप एकदम असे कडक झालेत या वर्षी पासून की ते म्हणता अस नाही तस तस नाही तस. मला तर ना शिक्षक लोकांचं कळतच नाही रे बाबा खरंच ना हे शिक्षक लोक काय आहे यांना शिकवायचं नसतंआणि अपेक्षा यांच्या मोठ्या मोठ्या हो न खूपच अवघड झाल राव काय आहे जेव्हा मी कॉलेजे मध्ये होते. ना तेव्हा ही शिक्षक लोक काय शिकवायचे साधे साधे शिकून द्यायचे फक्त झाल की practical पण नाही घ्यायच आणि Practicle नाही घेतल तर मग काय आहे कुठून Projrct करणार हे विद्यार्थी तरी? ह त्यांना अपेक्षा त अशे की मुलांनी असं नाही असं करावं. अन त्यांनी शिकवलं तर खूप काई फक्त यायचे चार line लिहून जायचे फळ्यावर बस अन त्यांना वाटायच कि यांनी मोठमोठे Project तयार करावे एकदम भारी भारी आणि मी तुला सांगते खर तर या शिक्षक लोकांना जर विचारल ना आपण हा प्रोजेक्टच deployment वेगेरे म्हनजे प्रोजेक्ट च काम कस चालते कंपणी मध्ये ते सुद्धा यांना महित नसणार आहे आणि ते आपल्याडून अपेक्षा करतात. अरे हो म्हणजे काय होत इकडे माहित आहे का म्हणजे शिक्षकांच अं त्यांचं एक धोरण कंपनी वाल्यांच एक धोरण दोघांच्या मध्ये अस एकदम अस पिसल्या जातंय माहिती आहे का माणूस? हो न हे विद्यार्थ्यांचं ज्यास्त हे होतय. तुला महिती आहे का खर शिक्षण पद्धतीलाच बदलायला पाहिजे ना खरं. हे ना जेव्हा विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी येतो ना तेव्हाच त्यांना म्हणजे Company मध्ये कस चालत हे त्यांना शिकवायला पाहिजे. पाहिज हो तेच न मला न अस वाटते की पहिले जे System होती आपली गुरुकुल ती पद्धत एक नंबर छान होती Direct म्हणजे काय आहे तिथे कस आहे. लेखिकाम अजिबात नव्हतं पहिले. Direct Practicle हो स्वतः Practicle घ्यायच शिकायचं नंतर मग गुरु सांगायचे अस नाही अस होत.

अनुभवातून शिकतो त्यान आपल भारत. पहिले तुला माहिती आहे. आपल्या भारत मध्ये पहिले आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये एक पण हे नव्हतं भिकारी नव्हता. पण इंग्रज आले तेव्हा पासण खुप अस हे झाल न हो हो ते तर मी पण ऐकले. हे लोकं English चे हे झाले.